त्यांच्या mister रांनी आणि मग काही shopping वगैरे दार महिन्याला shopping मग ते नंतर पंधरा तारखेपर्यंत काय पैसे भरायचे आता सध्या करता त्यांचे एक लाख झाले. म्हणजे किती एक लाख तू विचार कर त्या माणसाची salary पंधरा हजार की अठरा हजार आहे त्यात त्यांचं credit card किती झालं बापरे त्यांनी खूप मुश्किलीने ते पैसे भरले आणि त्यांनी ते credit card literally जाळून टाकलं नंतर पैसे भरले सगळं dew केलं आणि नाही म्हणे यांच्यानंतर कधी credit card नाही घ्यायचं म्हणजे त्यात तिने सांगितलं न हे कसे करतात माहितीये आता समजा तुमचा deo पन्नास हजार जे काय असेल आणि नंतर मग जेव्हा आता समजा मी म्हटलं एक लाख पूर्ण limit त्याने exhaust केली एक लाखाची पूर्ण आणि एक लाख deo आहे त्या व्यक्तीकडे पंधरा हजार salary आहे ते एक लाख ते भरू नाही शकणार मग होत काय ते तिथे देतात minimum अह दहा हजार भरा किंवा minimum ही व्यक्ती जेव्हा दहा हजार भरते तेव्हा काय होत ती दहा हजारच फक्त ते त्यांना ते होतात पण जी मुद्दल आहे ती तशीच राहते. आणि हे तुम्ही भरताय भरताय भरताय ते main amount एक लाख ती कमीच नाही होते आणि तुम्ही दहा हजार दहा हजार भरताय दहा महिन्यात तुम्ही एक लाख देताही आहे त्याला पण तरीही ती मुद्दल एक लाख तशीच आहे तर हे थोडस risky आहे त्यांच्याकडे नंतर मग लोक माझ्या लक्षात आलं की त्यांच्या कडे असाही option असतो की EMI plan म्हणजे जे convert करून घ्यायचं हे बऱ्याच जणांना म्हणजे याच न proper education न बँकवाले कोणाला सांगत बऱ्याच जणांना नाही माहित असत मग इथे असत की त्यांनाच जाऊन call करायचा त्यांना स्पष्ट सांगायचं की बाबा माझ्याकडे पैसे नाहीयेत. मला हे भरणं शक्य नाही. मला हे convert करून दे

त्यांनी पण EMI मध्ये convert केलं होत. बरोबर बरोबर मग तेव्हा न interest rate थोडा कमी करता त्याचा आता काही वेळेला बेचाळीस टक्के चोवीस टक्के किंवा चौदा टक्के अठरा टक्के असा करतात म्हणजे त्यातल्या त्यात तेवढा तरी कमी तोही जास्तच आहे म्हणा पण तेवढा कमी केल्यामुळे काय होत भले ही आता एक लाख जाते एक पन्नास घेत असतील तर मग एक पन्नास वर EMI प्रमाणे जे काय दहा बारा हजार जात असतील तर मग at least त्या दीड मधून बारा बारा हजार तुमचे कमी कमी होताय मग ते तेवढाच काय तो हे असं आहे म्हणजे credit card चा असा असेही प्रकार आहेत जर ते नीट नाही जर करता आलं तर ते मग खुपचं ते actually जास्त कमवतात तुम्ही जे मघाशी प्रश्न विचारला

पूर्वी मलाही तेव्हा नाही मिळायचं म्हणजे बाबांचे आता मी घेतल पण आता मला बँकेकडून सहज phone येता की तुमचं तुमचं नाव आमच्या लेख मध्ये आहे तुम्ही येऊन घेऊन जावा म्हटलं की नको आहे मला

तेव्हा भलेही मला starting ला eighty nine दिलेलं एकोणनव्वद नंतर मग त्यांनी वाढवून दोन लाख केले नंतर मग ते आता तीन लाख साडे तीन लाखापर्यंत त्यांनी मी तसतशे आपले transaction होता ते स्वतःहूनच phone करत कि आम्ही तुमचा एक लाख आणि पन्नास हजार ने अजून वाढवतोय limit

आणि ते त्यांच्या तिथून ते वाढवत राहता जर ते वेळेत जर भरत असेल तर त्यात काही गैर नाहीये पण ती सवय लागण पण ते अं बरोबर नाहीये i think जर तुमच्या कडे एक नक्की तर मग credit ने पण use करण्यात काही point नाहीये जर तुम्ही त्या पंधरा ते पंचेचाळीस दिवसात

आणि मग त्याला दहा हजार spend करायचे असेल तर मग त्याने आता विचार केला असेल चल मग माझे बिल जे भरायचे आहे जे काही भरायचय ते मी credit card ने भरतो rewards point पण मिळतील आणि ते redeem पण करीन इथपर्यंत ठीके मग पन्नास हजार असलेल्या व्यक्तीने एकदम एक लाखाचं bonus घेतला आहे पण आणि नंतर problem

मग ते पंचवीस हजारच limit असं नव्हतं तर त्यानी अह एवढ महागाच card घेतलं आम्हाला काही कळालंच नाही आणि मग नंतर त्यांनी त्याच्यातून shopping पण केली आणि मी त्या स्वतः या दिवसात जेव्हा आता त्यांची लाखभर salary झाली तेव्हा ते सगळे अनुभव सांगतात आमचं असं झालं होत आमचं तस झालं होत म्हटलं बाबा आम्ही तर कधी credit card फंद्यात कधी पडतच नाही म्हणजे त्या अह आपल्याला काही generally काय आहे माहितीये का credit card कोणी घ्यावं की ज्याच income आहे आणि ज्याला खरंच गरज आहे आणि foreign मध्ये या concept जास्त होत्या तिथे अं एक सगळ्या गोष्टीच हे होत पण आपल्याकडे काय आपल्या लोकांनी fashion पण करतात न आपली लोक

अह dinner करायला जाताय जेवायला जाताय अशा चांगल्या चांगल्या outlet मध्ये आता जस चांगले जे card आहेत जस बँक hdfc बँक याना ten percent to fifteen percent off म्हणजे मी literally एका ठिकाणी dinner केलेलं साडे चार हजार बिल झालं आणि त्याच्यावर जवळपास ते पाचशे रुपये off झाले म्हणजे मला फक्त चारच हजार रुपये द्यायला लागले तर आहे म्हणजे त्याने माझे जवळ जवळ आहे न आमचे एका माणसाचे तीन हजार असे जवळ जवळ बारा हजार रुपये त्यांने वाचवले त्याच्या स्थायिक त्याने त्याच्या paytm वरन काही तरी use केलं होत code काही तरी त्याच्यात मला अं म्हणजे इथून इंदोर च ticket पण मिळालं म्हणजे actually आम्हाला असं काही असेल तर माझा म्हणजे दीर खूप expert आहे तो काहीही असेल न ते पाहिलं असत की त्याला विचारा अंकित ला विचारा अंकित काय करायचं ते त्याला बोलवतो आम्ही म्हणजे एक it expert म्हणून तो आहे नाही बरोबर मी पण अश्या offers वगैरे असतात न flight खूप वेळा खूप use करून जितका discount करता येईल खूप हे कुपन शोधा paytm करा माझं पण असं चालूच असत खूप त्याच त्यामुळेच अं त्या अनुषंगाने बघितलं तर असा मग फायदा वाटतो पण otherwise जर एखाद्याने अं विनाकारण जर करायचं म्हणून केलं तर ते थोडं risky आणि अजून एक मला असं benefit वाटत समजा incase एखाद्या emergency च्या वेळी अं hospital मध्ये पण काही वेळेला पैश्याची गरज लागते त्यावेळी पण ते swipe वगैरे करून घेतात म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी जाणार बँकेतून काढणार आणणार तर तोपर्यंत बऱ्याच वेळेला हो हो आणि debit card ला कस असत ते most of the time हे नसतं म्हणजे तेवढी limit नसते मग त्यावेळेला credit card ते चालून जात म्हणजे swipe मारलं आणि त्यावेळेला दिल emergency मध्ये आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्या बँकेत भरून टाकले आणि clear केले तर त्यात एवढं काही हे नाहीये

नाही हा ते तर आहे काही जणांचं कस असत माहित आहे तिथे आता जस आमच्याकडे mediclaim पण आहे पण काही वेळेला कस असत mediclaim पण एक दिवस आधी जाऊन form भरून वगैरे मग ते cashless करता येत पण जर तस नसेल तर

तर मग आधी पैसे भरून नंतर claim करावा लागतो.

इकडून मग confirmation येत म्हणून आता माझ्या काकांचं पण ते angioplasty म्हणजे open heart पण झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं मग आम्ही एक दोन दिवस आधी गेलो इथे asian heart आहे वगैरे तिथे जे लीलावती वगैरे

तो properproperproper cashless झाला पण जर तुम्ही एकदम direct गेलात न तर मग ते सांगतात भरायला

पण जेव्हा आम्ही एक operation यांचं करायला गेलेलो मामाच्या मध्ये त्यावेळी आम्ही आधी proper आम्हाला idea म्हणून होती दोन दिवस आधीच जाऊन date घेऊन व्यवस्थित form भरून दिलेला तर ते

म्हणजे कस झालं आता at least कस म्हणजे माहिती का आत्ता पर्यंत आपण कधी credit card ची पडलीच नाही आता नंतर आता तू सांगितलंस मला call येतोय मी थोड्यावेळाने नंतर बोलतो हो हो ठीके ठीके ठीके okay okay okay okay

बस ठीक मजेत बोला. आरे sir काय आहे का? शेती बितीत काय आहे का जाणकारी काय नवींन आलेला आहे का? काय तुम्हाला माहित आहे का? शेतीत काय लावयाच? आता काय मौसम कस येणार? मला काय माहित झाल का ते अं उस लावल्या वर सरकार आपल्या ला दोन लाख रुपये द्यायला लागली. आणि ऊस ते पूर्ण तोडून त्यांचीच लोक लावणार ते पूर्ण ऊस तोड्यला आणि ते गाड्या पूर्ण भरून ते त्यांची च गाडी असणार सगळ त्यांचा च असणार फक्त आपल्याला अं शेतीत आपले ऊस लावयचा ते पूर्ण तोडून बिडून घेऊन जाणार आणि ते आपल्याला पैसे देणार ते संग आणि आपल्याला जितके दिवस आपल्या शेतात ते ऊस राहणार ना तितके आपल्याला पैसे देणार शेतीला. तर sir तुम्ही काय interested आहे का येच्यात? काय ऊस वगैरे लावयचि? कासय ना अजून दोन तीन इतकी माया माझ्या कड तुम्ही फक्त ऊसा च सांगा तुम्हाला बाकीचा मी सांगतो कोणत आणि काय करायच म्हणून

त्या शेतीत लावलेले पैसे पण नाय निगत सध्या त्या मुळ हा ही गोष्ट खरी आहे तुमची कि पैसे जे लावले शेतीत ते पैसे वापस याय लागले नही म्हणून तर मी तुम्हा ला हे संगीत ल ना ते ऊस लावल्या वर ना सरकार आपल्या ला आह समोरून पैसे द्यायला लागली दोन लाख रुपये शेतीत लावायची आणि पूर्ण माल काडून ते विकाय लागले आणि आपल्या ला पैसे द्या लागले घर बसले बसले. तर तुम्हाला काही अस काही घाटा होणार नाही. तुम्ही मला माहिती ये तुम्ही मांडीत दुकान लावता तुमची छोटी मोठी तुमच्या कडे काय दहा एक गुंठे जमीन आहे मला माहिती आहे. ते petrol pump चे माग आहे ना पंधरा एक गुंठे ती? अहो करणा तेच्यात काही तरी लावाना तुम्ही लिंबू गिंबू हा टमाटे, हरी मिरची काय तरी करा ओ तुम्ही कवरलोक अस बसणार तुम्ही सांगाणा? काय तरी करतील तर तुम्हाला काय तरी भेटणार पोटाला. नाही तर अह अस होणार नाय ना भाऊ तुम्ही बसणार कुठ गेले तुमचे दोन हजार मुर्ग्या वगैरे कुठ जर तुमचे problem तुम्ही विदेशीला घेऊन जाऊन विकाय लागले होते ना ते तर ते बी fail झाला का? मी सांगाया लागलो होतो ना तुम्हाला तुमचा fail होणार ते समजा तुम्ही ऐकत नाय ना राव तुमचा महाराष्टवर विश्वास च बसना आपण. भारतात जिकडं तिकडच करायचा भाऊ कुठ China कुठ ते dubai एकशे अंशी रुपयला सांगते आपल्यला ते. पूर्ण खा खाऊन घेता ना ते आपल माल. असं करू नका तुम्ही काय करायच ते आपल्या गावातच करा. दोन पैसे

तुमचा ऐकलं असत आज तर बर झाल असत विना कारण माझे पैसे गेले. तुम्ही सांगता ते खर ए. कितके गेले sir तुमचे? आर कितका फटका बसला तुम्हाला? हा

काल तुमचे कोटीत बात होती आणि आता दोन तीन लाख रुपये गेले फक्त

तुम्ही सांगत होते ना माझ्या कड अह पाच हजार माहिती ये. आणि ते तुम्ही पन्नास घ्यायला लागले. मला साठ हजार साठ घ्यायचे. अस तुम्ही सांगय लागले होते राव. तुम्ही आता हजार दोन हजार वर आले तुम्ही लय मोठा फटका बसलेला दिसतो तुम्हाला राव हा.

तुम्ही काय विश्वास घात केला का काय कुणा संग? अस असेल तर होऊ शकता तुमच्या सांगा पण कुणी केल. काय दुष्मनी गिश्मनी असाल तुमच्या संग तर भाऊ लय लोकांचा बोलता येत नि. लोक कुठ पण कडता आडा तिडा हात. आन तुम्ही आडे

नाय अस काय नाय. काय माहित काय झाल पण जाऊद्या फसलो आता काय बोलून काय फायदा जे झाल ते सोडून दयाच. आता इथून पुढ बागायच काय कराय च ते आता जाऊद्या जर दोन तीन महिने गेले. आणा बकऱ्या गिकऱ्या अना. आन त्याच्यावर चालुदे आपल काही तरी. अन ते एक बकरीचे काय लहान विळू भेटतो आपल्याला पाचशे सातशे रुपये हजार रुपयाला भेटते एक लहान पिल्लू. ते पिल्लू घ्यायचं राव आणि त्याला मोठी करायच. सात साडे सात हजारात विकायचं. तुमच्या कडे तर आहे ना? दहा पंधरा गुंठे जमीन आहे ना? मग तिकडे तुम्ही ते

अरे ते बकरी गिकरी मेली तर ते पैसे पूर्ण माफ होते आपल्याला हा अस काय तरी करा. तुमच्यात तेवढी जागा पडलेली ये तुम्हा ला संगीतल होत मी तुम्ही हे कोटी करोडो वरती तुम्ही गेले राव तुम्ही शेतीकरी माणूस तुम्हाला माहिती ये आपल्याला कोण देणार करोडो रुपये अर तुम्ही तेवा गोष्टी वर भरोसा केला आणि गेले तुमचे पूर्ण पैसे. आज बघा मी कितीक चांगल्या कामात बसलो भो तर तम्ही तस करा. बकऱ्या इकऱ्या च टाका तुम्ही. शेळी पालन टाका. कुक्कुट पालन टाका. कुकड पालन करून अह विकतना राव लई. एक मुर्गी भेठति आपल्याला आठना चाऱ्यानाला भेटती ती बारीक पिल्लू ते आणा कितीक मोठ ते आणि ते मुर्गी पालन मधी टाकायचं त्याला ते मोठे मोठे करून ते विकत येते. दीडशे रुपये दोनशे रुपये बघा ना कोण देणार आपल्यला एक महिन्यामध्ये मध्ये इतके मोठे पैसे? तर तुमच्या कड जागा आहे. सगळ आहे. आजूक तुम्हाला काय पाहिजे. दोन पैसे वाढाय लागले ना तुमच्याकडं पैशे बी आहे ना तुम्ही गुंतवू शकता ना यांच्यात? तर तुम्हाला फायदा होईल तुम्ही असं काय तरी करा Sir माझ पूर्ण मन आहे तुम्ही कराव हे. आर तुम्ही success होणार मला माहिती ये. तुम्हाला लई नॉलेज हे सगळ तुम्ही फक्त हेच्यात घुसल्यावर ना तुम्हाला पूर्ण मग तुम्ही एकदम न्हाऊननिगन तेच्या मधून काय अस कस करा तुम्ही माहितीच्या आणि शेतीच्या सोडून टाका तुम्ही ते करा तुम्ही तुम्हाला success भेटणार. काय बोलता तुम्ही?

केल्या वारीच होणार ना? तुम्ही नाय केल्या वर तुम्हाला काय भेटणार नाही. आर हे बकऱ्याचा आजूक एक काय ते बकरीच एक बोकुड कधी झाल दोन बोकुड झाले ना ते विकत येईल तुम्हाला. एक बोकड ठेवायच तीन बकरीत. अन मध्ये आपल्याला मुर्गे जितके मुर्ग अंडी देणार त्याला बसवायच अपुन तर ते हेच्यात जितके येणार ते पूर्ण विकून टाकायचे मुर्गे जितकी असल तिला अपुन ठेवून टाकायचे

नार भो हे लोक तुम्हाला चढवतात झाडावर तुम्ही चडत जा चडत जा हे चांगल नाय ना भाऊ तुम्हा ला फायदा नाय ना तेच्यात काई तुम्ही चडत जा त्यांच्या गोष्टी वर न तुम्हाला बोलत ते घेऊन जा तुमच dubai ला विक नार हे सगळे लोक मोठे ए भाऊ आपली मज्जा घेतात. तुम्ही अपुन शेतकरी अपुन शेतकरी सारखा वागाय च फक्त बाकी काय नई सगळ होत. हम्म बरोबर ए तुमच आता तुमच एकल असत तर पुरल असत. तुम्ही सगतय ना इथून पुढ असच करतो आता. बघू काय होतय काय नि आता. या वेळेस तर काय नई करत. बगतो चांगला पाऊस पडला तर काय तर लावतो जे यईल ते त्या हिशोबा ने जेवडे पैसे येईल ते

अजून काय करता sir तुम्ही Business? काही आहे का तुमच्याकड काहीच नाय सध्या business खाली ये सध्या पूर्ण. तर माझ्या कड येत्या का तुम्ही? माझ्याकड म्हशी ये गाई ये त्यांच दुध काढता का? हो येतो ना. काय ते तुम्हा ला देवून टाकतो ना मी . तो चलन ना येयील. तुम्हाला बोलो ना येतो मी सांगा न तुम्ही कधी यायच? काय यायच? येतो मी हे तर चांगल भाऊ. तुम्ही कधी माझे म्हशी सांभाळ ले ना तर ते gobar करतील. बरोबर ये? अन तेच gobar ते पूर्ण जमा करा तुम्हीच ठेवा ते पूर्ण तुम्हाला पूर्ण जमा करायचं आणि एक वेडा पूर्ण विकून टाकाय चे ते लई पैसे येते तेच्यात. ते एक रुपया मला देऊ नका तुम्ही. आठने ओं नका देऊ तुम्ही. ते पूर्ण च्या पूर्ण विकून टाका. मला त्याचे तुम्हा तुमच्या हेचे आठने नाय पाहिजे मला तुम्ही पूर्ण Gobar विकून कून त्याचे पैसे लई मोठे येते. आता एक news बगितल भाऊ मी बाहेर देशात लई गोबर चि मांग चालू ये. हा तुमचे तर लई भारी भारी contact ये ना pakistan, America, China इकड इकड लई मोठ मोठा तुमच लई तर माझ अस म्हणन ये कि तुम्ही माझा पूर्ण तुम्ही ठेवा. फक्त माझ्या म्हशीच ध्यान ठेवाच. अन त्यांचा दुध मला आणून द्याच. फक्त त्याचाय्त ल असाल तर ते बाहेर देशाला तुम्ही देशाला तुम्ही घेऊन जा. तुम्हाला पूर्ण knowledge ये ना jet वगैरे plane ग्लेन वगैरे तुमच्याकडे सगळ होत. आता गेल ते गेल आता सगळ सोडून द्या. आता काय नवीन हे च्यात फक्त तुमच डोक ठेवा बास. तुम्हाला मी मोठा करतो. पैसे वाला मी बनवतो तुम्हाला मी लई भारी पठ्ठ्या ये मी खेळाचा आ पण काय तुम्ही माझ्या वर भरोसा नाय करत होते म्हणून तुमचे पैसे पूर्ण डूबले. आता तुम्ही माझ्या वर भरोसा करा. तुमची शेती बीती ओ हो हो तुम्हाला फक्त गावात ओ पाटील नाय सांगणार कुणी. फक्त तुम्ही माझा व्हयाच का तेवड बघा. बाकी काय नका बघू तुम्ही तुम्हाला पूर्ण gobar गिबर पूर्ण तुम्ही विदेश घेऊ जा विका तिकड त्याचे जे दोन पैसे वाढणार इकड दोन रुपये किलो विकत तर ते तिकड शंभर रुपये किलो विकत ते. तर तुम्ही पूर्ण पैसे घ्या. तुम्ही मोठ बनवा. तुम्ही शेती बेती घ्या नवीन. अपुन तेच्यात आजूक काय तर दिमाग लावू. आजूक तुमच्या काय दिमाग मधी चालल असल हे कराय चे भाऊ आपण हे अस करू. अस नाय आपण अस करू भाऊ. आपण हे अशी करू. इकड पण कुकड पालन टाकू. इकड मुर्गीच अह बकरी च पूर्ण शेष पालन टाकू. काय तर असल तुमच्या मनात म्हणत असल तर तुम्ही चक्क सांगून द्या मला. चलन ना बगतो. मी विचार करतो आज. मग सांगतो त्यामध्ये मला काय लावयच काय नाय. तुम्हाला कळवतो आठ पंधरा दिवस झाले कि phone लावून सांगतो. काय अडचण तर नाय ये म्हणा मला बघतो. तर पक्क समजू का मी? हो हो मी सांगतो तुम्हाला आज. बगतो मला त्यामध्ये काय काय जे वाटण योग्य त्या हिशोबाने हे करतो पेरतो अडचण आली कि मी सांगतो तुम्हाला या वेळेस.

तुम्ही राहा तिकड. तुम्हाला cooler लावून देतो. आता धूप काळा चालू होणार. तुम्हला cooler बिलर लावून देतो first class एक चार पाई देतो तुम्हाला ओडायला देतो काय तरी. मला लई तुमच्या वर दया यायला लागली राव मी अस वागाय लागला. मला अस वाट्य लागलाय कि पूर्ण शेती तुमच्या नावावर करून देऊ. पण तुम्ही माझा मन जिंका. मी तुम्हाला शेती बेटी पूर्ण ऊस बीस चि शेती सगळ तुमच्या नावावर करतो. आता हे पठठ्या माझ्या कड राहा, राहणार अस तुम्हाला करतो राव मला लई दया यायलागली बर का तुमची. काय ये ना तुम्ही लई मोठ धोळ केल तुमच तुमच्या हातानी केल तुमच घाण. तुम्ही भरोसा नाय केल्या वर अस होत ओ तुमच्या चा माणूस होतो ओ मी

dublicate लोक ते आपल बाजूला राहवून आपल market करतेय. बघा ना तुम्ही कितीक लफड चालू ये. आता तुम्ही लहान लहान काम करा माझे तुम्हाला ते room द्यायला लागलो मी तिकडे दोन तीन गुंठे आजू बाजू ला

इतका केला लई मोठा ना राव. तुम्हाला हे सगळा करा तुम्ही शेतीत अं तुम्ही मांडीत जा तुम्हीच विकवा. तुम्हीच पैसे घ्या. आरामशी राहा तिकड. तुम्हाला चार पाई वागिरे देतो सगळ देतो मी फक्त तुम्ही शेती मध्ये. पूर्ण तुमच मन लावा. कसा उगवाय च ते तुम्ही बगून घ्या. तुम्ही तुमचे पैसे लावा का मी देऊ तुम्हा ला ते पैसे? तेच्या ते लाव्या चे समान पूर्ण मी मी आणून देऊ का? अगदी पूर्ण मी आणून देऊ का? का तुम्हीच कर अनर? नाय मला तुम्ही ते सगळ आणून द्या. काय कस अनाय च कस अनाय च बियाण सगळ तुम्ही च द्या आणून मला. आता मी तुम्ह्ळ पूर्ण आणून देतो. तुम्ही शेतीत जा बगा तुम्ही कशी जागा ये. अन तुम्ही मला phone करून सांगा तिकडून जागा चांगली ये का? तुम्हाला पट्टी ये का? अन नाय बी पटली तर तुम्हाला राहणंच तिकड ये ना. आता काय बचल नाय ना तुमच्या कड हाय का नाय. तुमच्या कड काहीच उरल नाय ना आता पूर्ण जमिनी वर आले ना तुम्ही? आता टेकले ना पूर्ण खाली? आता तुमच्या करता जागेच नाय ये. तुम्हाला ते करणाच लागण. नाय तर तुमचे काय भाऊ मला लई द्या याय लागलीये राव तुमची. आता तुम्ही काय अकरा भाऊ

अरे काय पाण्या चि कमी नाय तिकड काय नाय. फक्त माल कडा मंडित घेऊन जा विका. दोन पैसे तुम्ही कमवा अन ते पूर्ण gobar वाचन ते पूर्ण gobar जमा करा तुमच्या कड. मी तुम्हाला अस एक रुपया चा हिशेब टाकणार. मागणार नाय भो पैसे मला काय तुम्ही घेऊन टाका. माझ्या म्हैशी वर तुम्ही ध्यान ठेवा फक्त ते पूर्ण बचणार ते तुम्ही पूर्ण बाहेर देश विदेश ले घेऊन जा. तिकड विकून तुमचे पैसे तुम्ही घेऊन मला देऊ नका एक रुपया बी ठीके चालन ना ठीक ठीक ये चालन चालन. ok ok ok तुमचा बसला ना पूर्ण मध्ये मी काय संगीतल ok चला बर माग जातो मी हा आ प्रत्येक व्यक्ती आपला रिकामा वेळ म्हणजे कोण ना कोण संगीत अह ऐकत असतो. आजच्या काळातील उपासना संगीत येथे आवडते की कोणताही सण असो किंवा कार्यक्रम असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला संगीत वाजव अह वाजताना ऐकायला मिळते. तसेच संगीताचा प्रभाव आज कि इतकं खोलकर पडलेला आहे. लहानात लहान काम करताना देखील कानामध्ये headphone लावून संगीत ऐकत असतात. व्यस्त जीवनातील थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी संगीताशिवाय कोण अह कोणताही चांगला मार्ग नाही. technology ने कित्येक प्रगतीमुळे का संगीत सहजपणे कुठेही कधीही ऐकणे एकदम सोपे झाले आहे. आपण घरात असतो. अह घरात असो वा शाळेत असो किंवा रस्त्यामध्ये चालत असो. बस मधून प्रवास करत असो असतो मोबाईल मध्ये संगीत ऐकणे शक्य झाले आहे. हे मोबाईल खूपच सोपे आहे आणि उत्तम माध्यम आहे. ज्याचा वापर करून आपण कुठेही आणि केव्हाही संगीत ऐकू शकतो. संगीत ऐकू शकतो आणि व्यक्त जीवनातील थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी संगीताशिवाय कोणताही चांगला मार्ग नाही. technology ने केलेल्या प्रगतीमुळे का प्रगतीमुळे का संगीत सहजपणे कुठेही कधीही ऐकणे एकदम सोपे झाले आहे. आपण घरात बाहेर कुठेही आपण

ऐकल्यापासून निरनिराळ्या प्रकारची ऊर्जा ऊर्जा मिळते लोक technologyradiomobile आणि संगीत आपले आसा मदतीने गाणे ऐकतात. संगीत ऐकल्याने मन शांत होते. तणाव कमी होतो. आपले मन सुखावते. संगीताचा आरोग्यावर होणारा प्रभाव. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये अह संगीताला अन्य साधारण महत्व आहे. कारण संगीत हे ध्यानासारखे आहे. जर संगीत आपण समर्पक समर्पणाने आणि भक्तीने शिकलो. तर ते मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेने सुधार करते. संगीताविषयी सध्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. हे खूप शक्तिशाली आहे. जे आपल्याला प्रकारच्या भावना आणि सामर्थ्य वाढवण्यास प्रयत्न करते. संगीत हे एक असे माध्यम आहे जे आपल्याला आत्म आह आत्मसात करते आणि जगातून कधीही मिटवले मिटवली जाऊ शकत नाही. संगीतामुळे आपल्याला मनाचे स्वास्थ्य निरोगी राहते. संगीतामुळे मन शांत आणि प्रसन्न राहते ताण तणाव कमी होते आपले मन सुखावते. आणि आपण आपली सर्व दुःख विसरुन अह संगीतामध्ये लीन होतो. त्यामुळे संगीताचा आरोग्यावर नेहमी सकारात्मक प्रभाव होतो. संगीत मानवी आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो. संगीत ही एक निश्चित शारीरिक प्रक्रिया आहे आणि ज्या प्रकारे प्रकाश आणि उष्णता निसर्ग आणि सजीव जगावर प्रभाव पाडते. त्यामुळे शरीराचे अं त्यामुळे शरीर वाढते निरोगी होते त्याचप्रमाणे संगीतामध्ये देखील औषनिक आणि अह optical ऊर्जा असते. आणि ते अन्न आणि पाण्या इतकेच मनुष्याच्या विकासात महत्वाचे. महत्व अह महत्वाचे स्थान वापरते म्हणूनच मानवी जीवनात संगीताला अन्य साधार अह साधारण महत्त्व आहे. म्हणूनच कित्येक व्यक्ती संगीत classes लावून संगीत शकतात.

संगीत ऐकल्याने झोप देखील लागते. मन शांत होते. संगीतामुळे आपली एकाग्रता सुधारते. स्मरणशक्ती देखील वाढते. संगीत आपल्या सभोवला ते सभोवलाते वातावरण देखील आनंदी ठेवते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि आपण देखील आनंदी राहतो. संगीताचे महत्वाचे आणि धार्मिक ग्रंथांमधून देखील आपल्याला पाहायला मिळते. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा बासरी वाजवायची आवड होती. त्याच्याकडे नेहमी बासरी होती. मधूर आवाज ऐकून सर्व गोपी त्याच्याकडे खेचल्या गेलेल्या. आणि थोड्या वेळात थोड्या भगवान श्रीकृष्ण तारखेला संगीत ऐकत असायचे. किंवा वाजवत असायचे. संगीता मध्ये खूप सामर्थ्य असते. संगीत खूप शक्तिशाली आहे. संगीत अनेक मार्गाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. जिथे हे कार्य करू शकते ती ते खराब करू शकते. मनुष्यापासून झाडे, प्राणी इत्यादी पर्यंत प्रत्येकाच्या जीवनावर प्रत्येकाच्या जीवनावर संगीताचा ग्रहण प्रभाव अह पडतो संगीता द्वारे रोगांवर उपचार चांगले करतात येतात की वैज्ञानिक सिद्ध केलेले आहे. डोळ्याच्या आजारावर आणि हृदयाच्या उपचारात त्याचा उपाय खूप यशस्वी झाला आहे. पंचनाशी संबंधित आजारावर देखील संगीत नोटसद्वारे उपचार केले जातात. ज्या अह ज्याप्रमाणे एखाद्या माणसाच्या संगीताच्या लहरीमध्ये त्याचे लक्ष कमी होते. आणि त्याला आराम जाणवतो. त्यामुळे संगीताचे सामर्थ्य खूप मोठे आहे. संगीत खूप बलाढ्य आहे. त्याप्रमाणेच आपण व्यायाम किंवा योग्य करू आपले शरीर आरोग्य किंवा बाहेरील आरोग्य निरोगी ठेवले त्याच प्रमाणे संगीत ऐकल्याने आपले अंतर आणि अंतर आरोग्य अंतर्मन निरोगी राहते. आपल्या शरीरात हार्मोनल संतुलन राखते. असं हे शरीर आणि मेंदूला आयाम देण्याचे कार्य करते. ज्यामुळे आपल्या शरीरास शारीरिक आणि मानसिकरीत्या निरोगी ठेवण्यास मदत करते. संगीत हे लहानपणा आणि मानसिक समस्यांचे आपल्या अह संरक्षण करते. कार्य करते. संस्कृत मध्ये प्रत्येक आनंदाचा उत्सव अह संस्कृत मध्ये प्रत्येक आनंदाच्या उत्साहाचा म्हणजे संगीत वाजवले जाते आणि संगीताला महत्त्वाचे स्थान दिले जाते. कोणताही सण असो किंवा आनंद कार्यक्रम लग्न समारंभ अश्या प्रकारे कार्यक्रमात ढोल ताशा band पथकाचा सनई बासरी अह चौघडे वाजवताना पाहायला मिळतात. त्यामुळे संगीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दाणकवृद्धया देखने संगीत याला अनन्य-साधारण महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्ण देखील आपल्याला बासरी वाजवताना दिसतात. तर ते विद्येची देवता माता सरस्वती विद्येची देवता माता सरस्वती कडेदेखील आपल्या वीणा वीणा असल्याचे दिसते. त्यामुळे हिंदू संस्कृतीत म्हटलं आहे. संगीताला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे.

काय नाही भाऊ आता तू म्हणे थोड्या वेळानी फोन करतो मी लावला होता ते आस झाल की तोये पप्पा की म्हने महिती आहे काय तोये पप्पा मला म्हणे की त्याला सांग म्हणे समजून.

होई रे बा तोये पप्पा नुसत लोकांनसोमोर नुसत डोक झोडीत राहतो काय सांगाव बाप्पा काय तो सांगितच राहतो तोय म्हातारा एकला झाल की दुसऱ्याला सांगतो. तिसऱ्याला झाल की चौथ्याला निसत म्हणीत राहतो म्हणी मय पोरग पागल झाल म्हणी पोरीच्या चकर मधी आपुन त करे. मग आता थोय थोडी समजून घेण लागत. आरे पण तोय म्हातार एवढ बोलत राहत तोयी म्हातारी भी एवढी तान घेती म्हणे मा भाऊ मा पोरगा सांग म्हणे समजून की केल म्हणे त्यान. चालूच राहते रे आता थोड फार हे पाय आता तू एवढ सांगते मला. आता रोज लोक सांगत्याय बार काय. आता आपण काना मनावर घेत नाही कारण म्हातार आहे म्हातार बोलणारच आहे न. आपला बापच आहे तो. त्यानच पाहिल. हा ते ते पण इक आहे म्हणा. आता ते नाही बोलणार तर बोलणार कोण आहे आपल्याला घाकच नाही राहणार अश्यान. अरे तोहा भाऊ भी किती बोलत होता मला त्या दिवशी. बोलणार तर आहेच न रे घरचे. मला सांग तू घरचे बोलणार नाही का? तू मला सांग. आर ते तर बोलणारच आहे. आरे ते तर बोलनाच आहे. पण मित्र भी काय म्हणून राहले काय केल म्हणे यांनी अशी. की काय केल म्हणे हयाणी निग्रो अशी.